आपण या फोटो मध्ये बघू शकतो आपल्याला एक पेट्रोल पंप दिसत आहे पांपा जवळ काही दोन माणसं देखील उभी हायेत.

व बाजूला झाड वगेरे देखील दिसत आहेत खालील हिरवी गार जमीन देखील दिसत आहे व खाली माती देखील दिसत आहे.

नदीच्या आजूबाजूला हिरव गार गवत देखील दिसत आहे.

डोंगराजवळ पाणी वाहताना देखील दिसत आहे व काही खडक देखील दिसत आहेत.

आपण या फोटो मध्ये बघू शकतो आपल्याला एक--

बगीच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाड देखील आहे बसायला बाकडा देखील दिसत हाये.

एक घसरगुंडी देखील दिसत आहे खाली जमीन देखील दिसत आहे.

आपण या फोटो मध्ये बघू शकतो आपल्याला एक ऑफिस दिसत आहे ऑफिस मध्ये दोन खुडच्या देखील दिसत आहे.

व मूर्तीच्या बाजूला काही झाड वगेरे देखील दिसत आहे.

आपण या फोटो मध्ये बघू शकतो आपल्याला एक हायवे रोड दिसत आहे रोडा वर काही वाहन देखील दिसत आहे.

व बाजूला झाड बिल्डिंग वगैरे देखील दिसत हायेत.

आपण या फोटो मध्ये बघू शकतो आपल्याला एक कपाट दिसत आहे कपाटाच्या बाजूला दोन बॉटल देखील दिसत आहे.